एक तिथं खेळायचं चालू ये.

बिल्डिंगे आहे. माती काम आहे. इथे बिल्डिंगे खूप ये. मरणाच्या खिडक्या आहेत त्यांला. लिंबाचं झाड हे. माती हे. खूप छान हे.